आपल्याला. तर ऐकून खूप असं वाटतं की सगळेच हे करत असतील, पण I think ते सगळे करत नाहीत. म्हणून हा फरक दिसतो. हो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

म्हणजे audience चा पण एक impact असतो. सगळ्या teams कडे तेवढाचं fan base आहे. थोडं जास्त थोडं कमी, असा नाहीये की कोणी प्रोत्साहन द्यायला नाहीये. प्रोत्साहन द्यायला लोक आहेत पण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 आणि मग ते coaches, mentors त्यांचं देखील प्रभाव पडत असणारे ना?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

मानसिकता न जास्त आसपासच्या stardom मुळे affect होऊ न देऊन जे मेहनत करतात, I think शेवटी तो संघ जिंकतो. चांगलं वाटलं गं.

खूप दिवस झाले होते असं काही बोललोच नाही. तेवढचं एक topic वर बोलून मस्त मज्जा आली. हो ना. नऊ दिवसांचा कारेक्रम जो दर वर्षी ओक्टोम्बर महिन्यातच साजरा केला जातो हा व्यंकटेश्वर मंदिराचा प्रमुख कारेक्रम आहे ब्रामोत्सवा दरम्यान मिरवणूक देवता मल्याप्पा आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी सह मंदिराच्या स्वभोव तालेयच्या चार मांडा रस्त्यावर वेगवेगळ्या वाहनाद्वारे मिरवनूक काढली जाते वाहणामध्ये द्वादरोहम पेड्डाशेष वाहणम चिन्न शेष वाहणम हमसा वाहणम सिंह वाहणम मुथ्याउ येपु पन्दिरी वाहणम कल्पवृक्ष वाहणम सर्वभूपाल वाहणम मोहिनी अवतारम गरुड वाहणम हनुमंथ वाहणम रावण तुणो लत्याम गरुड वाहणम

अश्व वाहणम आणि चक्र वाहणम ब्रामोत्स वादळ रम्यान मंदिरात लाखो भा वीक विशेष गरुडवनं वर स्वाक्षरी दार असतील तुलावरं विविध एक भक्त एका वजनच्या त्यावर बसतो आणि दुसरा तवा भक्ताच्या वजनापेक्षा जास्त सामग्रीने भरलेला असतो भक्त सहसा साखर, गुड तुळशीचे पान, केडी, सोने, नारी अर्पन करतात हे मुख्यतः नवजात बालके किवा मुलांसोबत केले जाते ज्या दिवशी असे मानले जाते की वैकुंठ द्वारंम उघडले जाईल आणि सर्वात महत्वाच्या वासिहनं उत्सव तिरुमल्ला येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते तिरुमल्ला व्यंकटेश्वर मंदिर एका दिवशी भक्तांनी फुलून जाईल आणि एक हजार एक लाख पन्नास हजार पर्यंत पोहोचले व्यंकटेश्वराचे दर्शन घेन्यासाठी वैकुंठ द्वारंम नावाच्या आतील गाभार्याला वेढलेल्या विशेष प्रवेश द्वारातून दर्शन घेता येईल रथ संपत्ती हा आनखी एक सन आहे जो फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो जेव्हा व्यंकटेश्वराचा मिरवणुकीत देवता मंदिराभोवती सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत सात वेगवेगड्या वाहणामधून मिरवणूक काढली जाते इतर वार्षिक उत्सवांमध्ये राम नवमी, जन्माष्टमी, उगादी श्री पद्मावती परीण्यत्सव पुण्ययागम पुष्पपालिकी वसंतोस्व वसंतोस्तव हे मार्च

थाटामाटात साजरे केले जातात तिरुमला मंदिराच्या गर्भगृहाच्या आत मंडपन

सुप्रभातम हा संस्कृत शब्द आहे ज्याचा शब्दीक अर्थ शुभ सकाळ आहे आणि त्याचा अर्थ देवतेला त्याचा खगोलीय झोपेतून उठवने आहे व्यंकटेश्वर म स्रोते तेराव्या शतकात पृथ्वीदी भयंकरं अन्ननग रायच त्यांनी रचली होती आणि त्यात प्रभू तुम स्रोत प्रवती आणि मंगलास्म या सह चार भागांमध्ये सत्तर श्लोक आहेत व्यंकटेश्वर सुप्रभातम च्या तेरावा श्लोक खाली प्रमाणे आहे श्लोक

वर्दखलोक बंधो श्री श्री निवासजगदेयक येकसिंधो श्री देवताग्रभुजानंतर दिव्यमूर्ते श्री व्यंकटचलपते तवसुभातम लक्ष्मी सह एक जो वरदान देतो सर्व जगाचा मित्र श्री लक्ष्मी लक्ष्मीचा वार करुणेचा

लाचा स्वामी ही तुझ्यासाठी शुभ पाहाट होवो मंदिर हा टेकड्यांवर आहे अदिष्टता देवताला सप्तगेविषा किंवा सात टेकड्यांचा देव असेही संबोधले जाते असे मानले जाते की सात टेकड्या ज्यांना सप्तगिरी असेही संबोधले जाते ते आदिशांच्या सात तोड्यांचे प्रतिनिधित्व करतात सात टेकड्यांच्या खालील प्रमाणे आहेत मंदिरात प्रवेश करतांना वेदीवांकिलीच्या डावीकडे विमाण प्रतिश्री मान येथे वर्द राजाल्या समर्पित एक लहाण मंदिर आहे या देवतेची स्थापणा केव्हा झाली हे माहित नाही दगडी देवता पश्चिमेकडे तोंड करून बसलेली आहे विमान प्रदननिश्र ईशान्य कोपऱ्यात नार्सिघाला समर्पित एक मंदिर आहे हे मंदिर तेराशे तीस इसवीसन दरम्यान बांधले गेले असे म्हंटले जाते योग नरसिंह हे योग पट्टाने बांधलेले अडवाटे मुद्रेत बसलेले दिसतात आणि वरच्या दोन हातात शंख आणि चक्र धरलेले दिसतात आणि दोन खालच्या हातांनी योग मुद्रांमध्ये व्यंकटेश्वराचे वाहन गरुडाला गरुडाला समर्पित असलेले एक छोटेसे मंदिर जया विजयाच्या बंगारू वाकिलीच्या अगदी समोर स्थित आहे हे उपतीर्थ गरुडमंडपचा भाग आहे गरुमन गरुथमंथ देवता हा साहा फूट उंच आणि पश्चिमेकडे तोंड करून आहेग भृगृहाचा हात व्यंकटेश्वरांकडे पाहत आहे विष्णूचा अवतार

तीरावर आहे परंपरेनुसार मुख्य मंदिरात व्यंकटेश्वराला अपर्ण प्रथम नैवेध्य भुव रहा स्वामींनी अर्पण केले जाईल तसेच परंपरेनुसार धक्तींनी व्यंकटेश्वर समोर भुव रहा स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे यंकटेश्वराची आई वरदराज मंदिरासमोर मुख्या मंदिरात तिला समर्पित मूर्ती आहे देवता बसलेल्या स्थितीत आहे

वेगळे करण्याच्या भिंतीला एक छिद्र केले आहे श्री वैष्णवांचे सर्वात महत्वाची आचार्य व्यंकटेश्वर मंदिरातील पूजा प्रक्रिया आणि इतर व्यवहार व्यथापित करन्यासाठी जबाबदार होतो त्याच्या भेटीत

मांडले जातात त्यांनी पेंडा जेअर मदमची स्थापना केली श्री अनंत लवान

मंदिर हे विष्णूच्या आठ स्वयंभू क्षेत्रांपैकी एक मानले जाते जिथे अधिष्ठता देवता स्वतःच्या प्रकाश असे मानले जाते

नेमिषारण्य, पुष्कर आणि उत्तर भारतातील बद्रीनाथ मंदिर ही ओळखली इतर सात मंदिर आहे My favorite subject when I first in a school मंझे माझा आवडता विषय जेव्हा मि शालेय जीवनात शिक्षण घेत होते होते. शालेय जीवनात शिक्षण घेत असताना माझा आवडता विषय होता, मराठी. म्हणजेच माझी मातृभाषा. मी लहानपणापासूनच भारत देशाचे नागरिक असल्यामुळे

मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचे अर्थ जे आहेत ते मला अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय लवकर मला समजत आणि यामुळे मी मराठी भाषेत शिकवले जाणारे जे पाठ, कविता, गद्य आणि धडे होते. हे मला अतिशय सोप्या पद्धतीने लवकरात लवकर समजून जात. किंवा

यामुळे मला मराठी विषयात अतिशय उत्कृष्ट गुण मिळायचे. आणि यामुळेच मला मराठी विषय हा आवडायचा. मराठी विषय मला आवडण्यामागचं अजून एक कारण म्हणजे मराठी विषयामध्ये मी लहानपणापासूनच शिकलेली असल्यामुळे मराठी भाषेचे माझे रूणानुबंध, माझे संवेदना, माझ्या भावना त्याचप्रमाणे माझ्या जाणिवा ह्या जोडल्या गेल्या. आणि त्यामुळेच मला मराठी भाषेत शिकवले जाणारे पाठ आणि कविता हे लवकरात लवकर समजून जात. मराठी भाषेमध्ये कविता लिहिणाऱ्यांचे कवि आणि कवयित्री होऊन गेल्या. जसे की कवयित्री बहिणाबाई चौधरी या अशिक्षित ज्यांनी शालेय जीवनातील शिक्षण घेतलेले नव्हते. तरीसुद्धा त्यांनी मराठी भाषेमध्ये कविता लिहील्या. आणि त्या कविता

जी अडाणी आहे, जीने अभ्याससुद्धा केलेला नाही. जिला मराठी वाचता आणि लिहितासुद्धा येत नव्हते. अशा स्त्रीनेसुद्धा मराठी भाषेमध्ये सुमारे दीडशेहून जास्त कविता लिहिल्या. आणि त्या कवितांच्या जोरावर जगामध्ये प्रसिद्धी मिळवली. आपली एक ओळख निर्माण केली. म्हणूनच तर मला मराठी विषय हा आवडायचा. कारण या विषयाचा पेपर देण्यासाठी मला कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायची गरज पडायची नाही. जेव्हा आमचे शिक्षक शिकवायचे त्याचवेळेत मला मराठीतलं सगळं समजून जायचं. आणि या समजून जाण्यामुळेच मी बिना अभ्यास करायचीसुद्धा पेपर अतिशय उत्कृष्ट मार्कांनी पास व्हायची.

मराठी भाषा ही माझी मातृभाषा असल्यामुळे मराठीतील शब्दांचे जे अर्थ आहेत ते मला लवकर कळायचे. आणि त्यामुळे मी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उत्तरं लिहायची. व त्यामुळे मळक चांगले marks पडायचे. आता मराठी भाषेमध्ये विविध लेखकंसुद्धा होऊन गेले आहेत. या लेखकाने अतिशय उत्कृष्ट असे लेख लिहिलेले आहेत. ज्या लेखांमुळे मराठी भाषेमध्ये वाढ होण्यात, मराठी भाषेचे संवर्धन होण्यात मदत झालेली आहे. कारण आताच्या या आधुनिक युगामध्ये आताच्या या आंतरराष्ट्रीय युगामध्ये या जगामध्ये इंग्रजी भाषेला खूप महत्व दिलं जातंय. इंग्रजी भाषेला महत्व दिलं जातंय, याच्या विरोधात मी नाहीये. पण त्यासोबतच मराठी भाषेचे संवर्धन देखील व्हावे. असे मला वाटते. कारण मराठी भाषेसारखी सुंदर, सोपी, सोज्वळ आणि अलंकारिक शब्दांचा वापर करून बोलली जाणारी जी भाषा ती संपूर्ण देशात दुसरी कोणतीच नाहीये. मराठी भाषा जी आहे, या मराठी भाषेमध्ये विविध अलंकार, म्हणी आणि वाक्प्रचार हे वापरले जातात. मराठी भाषेमध्ये विविध म्हणी वापरल्या जातात. आता for example अती शहाणा त्याचा बैल रिकामा, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तसेच नम्रता हा मानवाचा सर्वात मोठा गुण आहे. अज्ञानाचा अंधार दूर करायचा असेल तर ज्ञानाचा प्रकाश लावावाच लागेल. असे एक वाक्य किंवा चार-पाच शब्दांचा एक म्हण असते. परंतु त्या म्हणीचा किंवा त्या शब्दांचा अर्थ जो निघतो तो खूप मोठा असतो. या शब्दांचा अर्थ हा खूप मोठा असल्यामुळे मराठी भाषेला एवढे महत्व मिळालेले आहे. मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा आहे. म्हणूनच तर मला मराठी हा विषय खूप आवडायचा आणि मराठी विषयाच्या विरोधात होता गणित हा विषय. जो मला अजिबात आवडायचा नाही. गणित विषयामध्ये नेमके आहे तरीच काय? काहीच नाहीये. ज्या त्रिकोण, चौकोन, सिन कॉश, थिटा यांचा आपल्याला जीवनात कुठेच उपयोग होत नाही. अशांचा अभ्यास या अशा विषयांचा अभ्यास करण्यापेक्षा मला विषयाचा अभ्यास करण्यात जास्त आवडायचं. कारण मराठी भाषेमध्ये असणारे ज्या कविता आहेत, त्या कवितांना म्हणून त्यांच्या अर्थ

ती गरज मराठी भाषेने पूर्ण केले. आजच्या या इंग्रजी बोलणाऱ्या युगात मराठी भाषा ही लोप पावत चालली आहे. मराठी भाषे च्या लोप पावण्याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजी भाषेचा वापर. परंतु मला असे वाटते की मराठी भाषेचे संवर्धन व्हायला हवे. मराठी भाषा ही

सरकारी कामे जी असतील, ती मराठी भाषेतच होतील. सरकारी अर्ज, सरकारी नोंदणी, सरकारीच्या कायदे असतील ते मराठी भाषेतच लिहिले जातील असा कायदा काढलेला आहे. हा कायदा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट आणि एक योग्य निर्णय आहे असे मला वाटते. मी अशी इच्छा व्यक्त करते, की सरकारने भारतातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढे देखील असेच कार्य करत रहावे. कारण मराठी भाषा ही अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि प्रेमळ भाषा असून या भाषेमध्ये आपण एकमेकांच्या भावना, संवेदना जाणिवा, सुखं- दुःखं, आनंद, चांगल्या-वाईट गोष्टींची देवाणघेवाण करू शकतो. म्हणून मराठी भाषेचे संवर्धन व्हावे असे मला वाटते. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध प्रकारचे पाऊल हे उचलले जात आहे सरकारकडून. पण त्यासाठी नागरिकांनी देखील काहीतरी

मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये वाढ होईल आणि मराठी भाषेचे संवर्धन होईल. आताच्या या युगात मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा वापर खूप जास्त चालला आहे. आता for example मला चहा हवी हा झाला मराठी वाक्य. परंतु, मला tea हवी अशीसुद्धा बोलतात. म्हणजेच मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करतात. त्यामुळे मराठी भाषेचे आहे मराठी भाषेमध्ये जो सोज्वळपणा आहे, जी अलंकारिकता आहे ती लोप पावते आणि त्यामुळे एका quality आणि purity असणाऱ्या मराठी भाषेचं संवर्धन होणं कठीण होत चाललंय. म्हणून मला असे वाटते की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काहीतरी आपण केलेच पाहिजे. कारण शेवटी मराठी हा माझा शालेय जीवनातील आवडता विषय आहे. अस होत जेव्हाही light जाते, सगळीकडचीच जाते आणि मग ती तेवढ्या वेळाने येते मग आपण काही पण करा, म्हणजे आम्ही तर सगळ्या गोष्टी अशा अनुभवतो. त्याचा असा झाल कि, कि light किती वेळात येईल, Phone करतो आणि नंतर आमच्या इथे Engineer आहेत तिथले Job ला आहेत तिथे ठीक है ते सांगतात कि, काहीही करा ती तेवढ्या वेळात येणार आहे maintenance चालू आहे.

तो चोवीस तास लटकलेला असतो म्हणजे तो माणूस असतो तो इतका Responsibility असते त्याची म्हणून मग असेच घाईघाई येत नाही आणि घाईघाई असा होत नाही म्हणजे आपण असा म्हणतो ना का होतंय

त्याचा एक वेगळाच त्रास असतो आणि त्यात जर तुम्ही असा powercut केला तर ते एकदम dangerous होऊ शकते म्हणजे जास्त Dehydration होणं पण चांगलं नाही. हो आता नाही तिथे ते हे होतं ना महाराष्ट्र भूषण पुरस्कार तिथे काय झालं ते खूपच म्हणजे म्हणजे ते सामोरच आहे

ते actually कस आहे माहिती कि हे उन्हाळ्याचा आम्हाला मला पूर्वी आता कस आम्ही राहिलो आमच्या आजूबाजूला नदीच पाणी वाहतंय उन्हयाळात, शेतीवाडी आहे आजूबाजूला गावाच्या कडेला थंड वातावरण आम्ही जसा अनुभवलं नाही आता मी इकडे आले ना तर मी निश्चित उन्हाळा पहिला इथे लोक अक्षरशः दोन गेले चार गेले उन्ह्याळामुळे extreme थंडी पण पहिली. इथे कुठे असे निर्णय असते उष्माघातामुळे

मला तरी कमाल वाटायची कि असा काय होतंय नेमकं ह्यांना किंवा हे actually कसं होतंय माहिती का एकतर त्यांना काहीतरी अगोदर श्रविक आजार असेल त्या आजारामध्ये जर असं काही झालं.

हो मग असा काय झाल्यानंतर मग ते केव्हाच होतं अशे कोण particular condition चे लोकं तुम्हाला अशे माहिती आहे कि ज्यांना म्हणजे heat मुले असा काही होऊ शकते म्हणजे

त्यांना powercut मुळे कसा होता मग त्यांना घाबरल्यासारखा होता आमच्या काकी आहेत त्यांना असा generally जर light वैगरे गेली तर त्यांना असा मग घाबरल्यासारखा होता मग वापस त्या पंख्याखाली आल्या का मग चांगले होतात.

ती लोक सुद्दा तशीच असतात त्याचं थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाचं वेगळं असतं पण त्यांना असा असा त्रास होतो पंखयात आलाय अजून तर माझी सगळ्यात लहान नवीन जाऊ आहे ती तेच म्हणते तसा त्रास होत नाय मला पण त्रास झाला कि हवेखाली आलं कि मग होतो. मला पण खूप म्हणजे इतका त्रास होतो कारण मला आठवतंय मी एकदा जेव्हा दादरला एक आम्ही तेव्हा तिथे परेल राहायचो आम्ही दादरला गेलो होतो.

कदाचित त्यामुळे असेल कि माझ्या म्हणून मी घरी पण कधी अस जेव्हा light जाते आणि जास्त असा उन्हाळा असेल गर्मी तर घरात मला जास्त त्रास मीच बोलत असतो मग मी आता काय चाललंय खूप कधी येणार light खूप त्रास होतोय बाकीच्या पेक्षा मीच बोलत असतो त्यामुळे मला तेच कदाचित त्यामुळे पण असेल माझ्या मध्ये heat जास्त असल्यामुळे या heat चा मला अजून जास्त त्रास होतो आणि त्यामुळे मग ते नको म्हणजे एकदम काय करायचा काय अशावेळेला एवढं dehydration होतं एका side ला पाणी पित राहत त्यामुळे dehydration जास्त होणं पण चांगलं नाही कस होतं का माहिती का या सगळ्या गोष्टीच सगळं dehydration किंवा भोपाळला पण भोपाळणे पण असा म्हणजे उष्णते खूप उष्ण हे खूप उष्ण म्हणजे सगळे तिथं सगळे असे extreme उष्णता म्हणजे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे या वर्षी सेहेचाळीस झाले पाहिजेत

या वर्षी सेहेचाळीस झालंय

मी कधी अशी जैश खाल्ली नाही तुमच्या सर्वांच्या body ने ते adjust केलेले आहे ते आपण accept नाय केलं मला चक्कर येते बारा वाजल्यानंतर

तर आता बसचा विषय जे AC त सुद्धा मी जात नाय आपण म्हणजे बाहेरून असा कोणी विचारतं ना कि job करू असा करू तसा करू हे करू ते करू

डोक्याला कांद्याचा रस लावतील मग त्यांना बरं वाटतं थंडावा मिळतो असा मग ते सवयी त्यांना आणि त्यांच्या body ला होत नाही काही त्यांना म्हणजे Generally उन्हातही फिरले ना normal वाटतं आणि आपल्यासाठी जी लोक जी normal temperature मधून आली आहे त्यांना अशा गोष्टीचा खूप त्रास होतो तर असा होता मी तर literally मी मागेही सांगितलं कि मी इथे आठच्या नंतर पण जेव्हा मी समजा मी Running ला गेलो असेल साडेसात ला आणि आठ वाजले आणि जर ऊन येयाला सुरु झाले तर मला लगेच ते झोंब्याला सुरवात होत तर असा होत तर मी नाय थांबत भले आई मला बोलत अरे सकाळचं कोवळं ऊन असतं काही नाही म्हंटलं बाहेर जाऊन बघ म्हंटलं त्याचा त्रास होतो ते झोंब्याला लागलं कि मग समझ्याचं कि हे

scan generally होते पण rash कशी होते माहिती छोटीशी ती पुरळ येते चांगली मला त्या मानाने आता मी काही जणांची skin वैगरे लाल पडते माझं तसा नाही आहे तर माझं माझी skin नवी scan होते आणि मला ते पण नाय झाल पण जर ते scan झालं तर दहा पंधरा दहा दिवस लागतात परत ते Recover होयला आणि मग मला असा वाटत कि नकोच उन्हात जायलाच नको का माझा मुलगा असा time होऊन गेलाय सफेत घर ना मी खूप पाहायचो म्हणजे मी जेव्हा ना

मग आता cricket खेळून खेळून fan झालाय तो

मी सकाळी गेलो कि मी संध्याकाळ शिवाय काय यायचो नाय तर मला ते सगळे बोलायचे का अरे तुझा चेहराच पूर्ण बदलून गेलाय कि ओळखता येत नाय म्हणजे एवढा आम्ही खेळायचो म्हणजे खूपच skin मोठ्या प्रमाणात तेव्हा ऊन नव्हता लागत पण तेव्हा उन्हाळा होता जातात का हा तेव्हडा एक आता काय माहिती तेव्हा मला नाय कधी त्रास झाला actually कसा होतं तेव्हा powercut नव्हता म्हणजे आता जी powercut हे